आमचा प्लॅन झाला की आपण थोडस रात्रभर फिरू आराम करूयात आणि मग नंतर फिरुयात आणि मग डिनर करून आपण परत रूम जाऊयात ऋषिकेशला आणि जिथे बुकिंग केलं होतं तिकडे आम्ही पोहोचलो होतो पोचल्यानंतर बाजूला राम झुला लक्ष्मण झुला असे झुले वगैरे होते. आणि कळत होतं की तिथे बाजूला एक नदी आहे. तर त्या नदीमध्ये सर्व लोक रिव्हर ॲक्टिंग करत होते तर त्याचे टाइमिंग असतो. आणि प्राईज डिसाइड असतात. तरी पण ते खूप काम होते आणि ते आम्हाला जी जी मदत लागत होती ते सगळे मदत करत होते. अशाप्रकारे आमचे दोन्ही ट्रेक खूप मस्त झाले होते थँक्यू बाय

नाही ऊन आहे. अच्छा! अरे काही नाही तेच college चं बघत होते album बघत होते. आली आठवण म्हटलं करावा phone तुला

तुला तर नाही येत आठवण. जसं college सुटलं तसं संबंधच सोडला तू. भेटायचं नाही काही नाही अं college life झाली की मंग बाकीचे course वगैरे करत होते त्यामुळे contact काही झाला नाही. हम्म हम्म

ठीक आहे. चालतंय. वेगळेच दिवस होते ते हो. कोणता album बघत होती तू? अरे आपला eleventh twelfth चा रे. आपण trip ला नव्हतो गेलो का? अच्छा! अच्छा! अच्छा! अच्छा! हम्म तो बघत होते. मग आता त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. हा बाबा आपण असा enjoy करायचो. अशी lecture bunk करायचो.

room मध्ये म्हणजे जेवण बनवणं allowed नव्हतं, तर मग लपून-छपून maggi बनवायची. आणि ते उखडायचे. लपून phone आणायचा.

हे सगळं आठवत होतं.

मला पण पाठव आणि तो album हो हो टाकते टाकते.

हम्म आधी पण आपण school च्या trip ला गेलो होतो पण त्यावेळेस कसं एवढं कळत नव्हतं ना आपल्याला. हो. college ची trip तर वेगळीच होती.

हम्म एकतर matured होतो. आणि त्यात सगळ्यांकडे phone होते. कुठेही जा आणि photo काढ, photo काढ.

Paper ला एक आपलं वेगळंच असायचं बाबा. हम्म paper चं मंग paper च्या आधीच आपल्याला paper पेपर भेटून जायचा. हम्म

हम्म त्याच्यात पण भागीदारी कर.

परत तुझी mummy प्रत्येक वेळेस लाडू वगैरे द्यायची. त्याची पण एक वेगळीच मजा. तुझी मम्मी पण चिवडा द्यायची. हो ना?

घ्यायचं का admission? जाऊया की. हम्म घेईल ना आपल्याला कोणी? घेतील ना. का नाही घेणार?

पण तरी आपणच favorite होतो.

सगळ्या teachers चे favorite आपणच होतो.

मग? नंतरच्या college ला गेलं की नाही, त्यावेळेस तर मी नव्हते तुझ्यासोबत. मी त्यावेळेस गेलो पण रस्त्याकडून आपण जितकी मजा केली तितकी नाही केली

Diploma च्या वेळेस तेच झालं. Main म्हणजे अभ्यास एवढा होता की. धिंगाणा घालायला जास्त time चं भेटत नव्हता. पूर्ण schedule चं pack होतं.

त्यामुळे जास्त काय time भेटतच नव्हता कोणत्या गोष्टीला.

हम्म ते तर आहे. अं आपलं gathering च्या वेळेस पण आपण भरपूर enjoy केला होता.

प्रत्येक ह्याच्यात participate कर.

हम्म आपण ते miss match मध्ये जिंकलो पण होतो.

यावेत परत ते दिवस. तुझे तुझे college चे timings कसे होते? आपलं college संपल्यावर. अं त्यावेळेस बऱ्यापैकी busy schedule होतं माझं.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 त्याच्यामुळेच म्हणजे घरी जाऊन अभ्यास करण्याची गरज नव्हती पडत जास्त. कॉलेजमध्ये गोष्टी clear होऊन जात होत्या. त्याचं म्हणजे एक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

मग आता अजून काय नाही.

चालतय मग बोलूयात परत. हम्म चालेल. हम्म bye Bye बोल काय करते आहे? काही नाही अभ्यास करतो. हो का किती झाला मग तुझा अभ्यास? सुरु आहे आता. हां का. कोणत्या Subject चा पेपर आहे? mobilecomputing बापरे बापरे बरं मी तुझी revision घेते मला सांग तू काय काय आहे? हम्म बघ आता आपण हा एक topic करू. हम्म.

ते आहे की introduction to wireless network याच्यात काय असते? ही एक wireless network असते. त्याचा म्हणजे काय होतें ते खूप सारे computer server terminal आणि बाकी सारे components जर आपण एकमेका ला connect करतो आह wireless link नी

हो का आणि आपण link link नाही नाही म्हणजे हां ठीक आहे ठीक आहे दुसरं topic सांग. मग wireless networkuse radiowireless network जे आहे ते Radio waves use करते

अ ते असते waves असते radio चे ते use करते एक device ला दुसरे device नी connect करा साठी . आणि मग जे सगळे devices आहे. हम्म.

अरे coverage area म्हणजे आता जर तू wi-fi बसवला आहे त्या ची एक range असते त्याच्या बाहेर तु गेली तर ते disconnect होऊन जाते ना

म्हणजे range आणि नाही तर coverage आह याच्या नि काय होते की खूप easy होऊन जाते. portable होऊन जाते. Use करणार नाही का? म्हणजे आता तू wire वाला काही use करताय ना तुला हर जागेवर wire घेऊन जा. पण हे wireless च कसं असते तू freely use करू शकते . आता याच्यात नाहीका data कसा transfer होते air through आता बाकी कसं wirethrough होते तर याच्यात Air through होतो . आह ते Aie as a medium use करते का datatransfer करासाठी . आणि air न कसं काय ते होतं. ते हो ते बरोबर ते wire नाही Use करावं लागत air ने च होते. तू जरा मला समजू दे तू जरा असे कठीण प्रश्न नको विचारू. engineering मध्ये top मारायच तुला थोडं extra यायला पाहिजे ना? अशे फालतूचे question नाही राहत त्याच्यात ठीक आहे ठीक आहे बर बर सांग सांग हा. नंतर. आह ते एका computer कडे तुझं.

ते म्हणजे दोन computer म्हणजे तुम्ही किती पण computer connect करू शकता असं. नंतर एक computer computer कडे wireless network card असला पाहिजे.

wireless network चा पार्ट होण्या साठी भागीदार वा साठी wireless network card असलं पाहिजे computer कडे. हो. का हम्म हम्म हम्म हम्म.

अजून काही topic आहे तुझ्या subject मध्ये mobile computing मध्ये.

बघ मी तुला आधी सांगितलं होतं बघ की आता तू समज user आहे तर तू त्या Area मध्ये फिरून फिरून कुठं पण use करू शकते network आणि ते disconnect पण नाही होणार. . हो मग wireless network जे आहे ते त्यांच्या usesr ला mobility allowed करते. हो का आणि mobility कसं allowed करते? ते त्यांच्या user ला allow करते.

त्याचा best example आहे आपला phone चे network आता बघ इथं तुझ्या घरा जवळ वगैरे tower असतात आता तू कुठे पण फिर तुला phone लागून जाते. पण तू एकदमच जंगलाच्या area मध्ये जाशील तिकडे tower नाही काही नाही तिकडे signal चालल्या जात. तेच आहे wireless network मग याचे application काय काय आहे आपण phone मध्ये use करतो मग satellite communication मध्ये use करतो मग पोलीस जे walky talky use करते त्यात use करतो. आणखी data shareing application असते आणखी domestic office application असते. मग internet connectivity जशी wi-fi ते सगळं असते. मग त्याच्यात आणखी ही असते की.

हां, आता एखादी एकदम पण आपण घेतला. की several access point ap आह connect असते server ला आह cable through. मग प्रत्येक ap. हम्म बोल बोल अडकू नको बोल.

node ला connect होते coverage area मध्ये server च्या coverage area मध्ये. wireless network मध्ये खूप सारे overlapping radio cells असतात.

आह ते असते coverage area access point चा coverage area .

प्रत्येक radio cell जे आहे wireless connectivity provide करते. कोणाला nodes ला? हो हो हो कळल कळल. nodes कशात असते coverage area मध्ये

त्याला radio cell आहे ते connectivity provide करते

मग त्याच्यात आणखी एक असते की frequency

frequency म्हणजे आता जे प्रत्येक radio cell असते. कशात wireless network मध्ये ते अलग अलग frequency मध्ये work करते operate करते आणि particular area specific area cover करते.

मग आता प्रत्येकाची अलग operating frequency राहते. त्याच्यामुळे काय होते की आह जे बाकी चे node आहे. radio cell मध्ये ते एकमेकांशी interfere नाही कर.

हो.

ap म्हणजे मी सांगितलं होतं बघ. access point . ते एकमेकांची connected राहते wire wire through

त त्यानी काय होते? distributed system form होते. मग जे.